अं सेंद्रि पिवळा सिल्वर हे तोरणे लागलेले आहे.

एक झेंडा लागलेला आहे छान आभाळ आहे.

रात्रीचा वेळ आहे हे मज्जिद आहे अं हि--

अन् साईड ला पिल्लर वर कृपया किसी भी प्रका --

अं दुकानाचा बाहेर काच लागले आहेत.